है एक हॉटेल आहै त्या ठिकाणी पाव भाजी च्या हॉटेल आहै आणि तिथे मोठ मोठ्या अशे शॉप आहै खाली खूप सार्‍या गाड्या तिथे उभे आहै एक दोन माणस तिथून जाताना दिसत आहै.

ही एक हॉटेल आहे. त्या हॉटेल मधे सुंदर अशे लाकु आखे च्या खुर्च्या बनवलेल्या आहे. समोर एक फोटू फेम तिथं लावलेला हाय. वरती असा छोटासा डी_जे लावलेला हाय.

ठिकाणी हि मोठी नदी हाय त्या नदीकाठी छोट छोटे अशे धब धबे तिथून काढलेले आहे आणि त्या नदीच्या बाजूला असं दिसत हाय.